येणाऱ्या संकटावर, दुखण्यावर करायचे उपाय त्यात सांगितलेले आहेत. तसेच अनेक औषधी, वनस्पतींची माहितीही त्यात दिलेली आहे. राजाने राज्य कसं करावे. यांचेही मार्गदर्शन त्यात केलेले आहे. संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची रचना केली गेली, त्यांचाही समावेश वेद वाङमयात केला जातो. ब्राह्मण ग्रंथ, यज्ञ विधीमध्ये या वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात, प्रत्येक वेद वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. आरण्यके, आरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्य ग्रंथांमध्ये मांडलेले आहेत. यज्ञ विधि पार पाडत असताना कोणतेही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली दिसते. उपनिषदे, उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान. जन्म, मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात, त्या प्रश्नांची तरी सहज मिळत नाहीत. अश्या गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. चार वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे रचण्यात सूमारे पंधराशे वर्षाचा कालावधी लागला. त्या कालावधीत वेद कालीन संस्कृतीत अनेक बदल होतं गेले. त्याबदलांचा अनेक वेद कालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वेदीक वाङमय हे महत्वाचे साधन आहे. कुटुंब व्यवस्था दैनंदिन जीवन वेद काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील करता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे गृहपती असे, गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता, पिता त्याचे लहान भाऊ त्या भावाचे परिवार, त्याची पत्नी आणि मुले, त्याच्या मुलांचे परिवार असे अश्या सर्वांचा समावेश असे, ही कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अश्या काही विद्वान स्त्रीयांचे उल्लेख वेदिक साहित्यात आढळतात, परंतु हळू-हळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली, त्यांची कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिक अधिक दुय्यम होत गेली. वेदीक काळातील घरे मातीची किंवा कुंडाची असत. गवत किंवा वेलीचे जाड सर तट्टे विणून त्यांच्यावर शेण, माती लिपुन तयार केलेली भिंत म्हणजे कुंड

प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृण धान्यांचा समावेश होता. त्यांपासून ते विविध पदार्थ बनवत असतं. वेदीक वाङमयात यव, गोधूम, व्रीहि या~ यांसारखे शब्द वेदीक कालीन लोक लोकरी आणि सूती वस्त्र वापरत, वलकली म्हणजे झाडांच्या सालींपासून तयार केलेली वस्त्रही वापरत, तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून केला जाई. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत असत. निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा, त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी होई. गायन, वादन, नृत्य, सोंगट्याचा खेळ रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा, शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि आणि मृदुंग हे ताल वाद्यही ते वापरत असतं. शेती, पशुपालन आणि आर्थिक आणि सामाजिक जीवन. वेदीक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराची नांगरट केली जाई. नांगराला लोखंडचा फाळ बसवत असतं. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यांवरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे वेदीक काळात घोडा, गाय बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्व होते. गायीचा विनिमयासाठी उपयोग केला जाई, त्यामुळे गायींना विशेष किंमत होती.

रथाला जोडण्यात, वेद कालीन लोक निष्णात होती, वेद कालीन रथाची चाके आऱ्यांची होती, भरीव चाकांपेक्षा आऱ्यांची चाक वजनाने हलके असते. घोडा जोडलेले, आऱ्यांच्या चाकांचे वेद कालीन रथ, अर्थातच खूप वेग~ वेगवान होते, त्याकाळात शेती, पशुपालन यांच्या इतर अनेक व्यवसायांचाही विकास झाला होता. व्यावसायिक, कारागीर समाज व्यवस्थेचे महत्वाचे घटक होते. श्रेणी यानावाने ओळखल्या जाणाऱ्या त्यांचे स्वतंत्र संघ होते, अश्या श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत असत, परंतु हळू हळू व्यावसायिक कारागीर यांचा दर्जा दुय्यम होत गेला. त्याकाळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते, हे वर्ण व्यवसायावरून ठरत नंतरच्या काळात वर्ण जन्मावरुन ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. आदर्श आयुष्य कसे जगावे? यासंबंधीच्या काही कल्पना रूढ झाल्या होत्या.

राहून विदया प्राप्त करण्याचा हा काळ. ब्रह्मचर्याश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे गृह~ स्था~ श्रम, याकाळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्य पत्नीच्या साह्याने पार पडावीत, अशी अपेक्षा असे. तिसरा आश्रम म्हणजे वानरप्रस्थाश्रम या अधिका अधिक कठीण होत गेली.

विचार केला होता. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा हे नियमित असे सृष्टिचक्र

मला english शिकन्यासठी class लावायचा होता मी आता B. A. M. M शिकतोय job साठ english शिकन्याची गरच होती च्या मुळे

होका? तोडी महिती द्या ना मला आता लाऊ शकतो पुढच्या आठवड्यात पन मी लगेच. येनारी तुम्हची batch कधि आहे तेहवा पासुन लागेच संध्याकाळची वेळ भेटु शकटे का मला? आणि class विषयि महिती हवी. काय काय शिकावल जात class

हो नक्किच. सांगा मला महिती.

महिती द्या ना माला. Basic काय फराक आहे आणि advance मधे होका. तिथे rate काय आहेत नेमके charges काय आहेत नेमके basic चा advance चा होका. तिथे सवलत नाही भेटनार का काही

होका. म्हणजे दोन हजर जात लगतिल का? आणि class मधे काय काय शिकावल जाईल ते संगितल तर बर होइल.

ठीक है ठीक है. अजुन काया महिति देउ शकता तुहमी अह त्याच्यात म्हणजे आपल सगळ Multimedia section राहत म्हणजे film विषयी television विषयी journalism विषयी radio विषयी. हो हो हो मी तसं होत semi english medium ला होतो. पन म्हणजे वाचा करायला अडचण नाही पण बोलायला अडचण येते महणून course लावायचा होता. हो नक्किच. मी काही टिकनी गेला होता job सती पण मला त्याना english ची कमतरता जानवली त्यामुले मग course लावण्‍याचा निर्णय घेतला होका आणि Teachers किती उपलब्ध आसातात शिकवण्यासाठी Teachers किती उपलब्ध आसातात शिकवण्यासाठी

हे Practical book देता का तुह्मी आम्हाला हम्म पुस्तके विषयी संगितल तर बर होइल

हा Course online आहे का offline होका. अजुन काही महिती देता येइल का?

आणि माझा ऐकले म्हणजे असा आहे की तुम्ही इंग्रजी लोकांशी conversation शक्य करता आमच्याकडेही ते आहे.

होका ती fee कशी भरायची नक्की काय? होका आणि class room चि व्यवस्था काशी आहे बसायला? आणि म्हणजे video माध्यमातून तुह्मी पण शिकावता का फक्‍त blackboard वरती म्हणजे मला बोलण्यात एक problem आहे. essay writing एक शिकायचिये ती येइल का शिकवायला?

हो सांगू शकतो पण म्हणजे समजून ग्या. म्हणजे english generally जास्त म्हणजे जास्त वेळ नाही बोलता

English येउन जाईल का. म्हणजे perfect

हो english म्हणजे काय grammar important आहे. होका अजुन काय शिकावतात? ठीक है ठीक है. चालेल तुझा पत्ता मला पाठव. हो तुमच्‍या office येतो. कधि चालु आहे ते? ठीक है ठीक है. चालेल मी येतो admmission करूंन घेतो. हो चालेल. महिती दिला बददल धन्यवाद. नमस्कार मित्रानो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलो आहोत आणि त्या विषयाचं नाव आहे the book with change my life असे पुस्तक ज्या पुस्तकाने माझे आयुष्य बदलून टाकले तर सर्व प्रथम पुस्तके वाचण्याचा फायदा मी तुम्हा सगळ्यांना सांगतो पुस्तक वाचण्याचे असंख्य फायदे आहेत इथे

जे सहज पणे पकडले जाते विविध विषयांवर असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत हे वाचणे हे आपले ज्ञान वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे वेगवेगळ्या गोष्टींबद्दल ज्ञान असणे आणि शहाणे असणे या दोनी भिन्न गोष्टी आहेत पुस्तके केवळ विविध विषयांचे ज्ञान देत नाहीत तर ते आपल्याला शहाणे बनवतात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

निस्वार्थपणे ते नेहमीच आमच्या बाजूने असतात ज्या व्यक्तीला वाचनाची सवय लागते त्याला कंटाळा कधीही स्पर्श करू शकत नाही त्याला सहवास देण्यासाठी एक चांगले पुस्तक हवे आहे पुस्तकांमुळे आपले सारस्यं explore करण्यास मदत करते कारण विविध विषयांवरील असंख्य पुस्तके बाजारात आणि जगभरातील ग्रंथालयांमध्ये उपलद्ध आहेत एखाद्याची आवड जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या विषयांबद्दल वाचणे चांगले आहे आपण जितके अधिक वाचू तितके आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये अधिक हित आहे हे कळेल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

वेगवेगळ्या परिस्थितींना वेगवेगळ्या प्रकारे सामोरे जाण्याचे शहाणपण देतात वाचन आपल्याला कल्पनारम्य जगात घेऊन जाते आणि आपली सर्जनशीलता वाढवण्यास मदत करते पुस्तकांमुळे आपला शब्द संग्रह वाढतो हे न सांगता म्हणता येईल कि जितके जास्त आपण पुस्तके वाचतो तितके अधिक शब्द आपण शिकतो आणि यामुळे आपली शब्द संग्रह सुधारते

वाचनामुळे वाचन आणि लेखन कौशल्य सुधारते पुस्तके वाचणे आपले वाचन कौशल्य देखील सुधारते. आपण जितके जास्त वाचू तितके अधिक अस्खलित आणि वेगवान आपण बोलू शकतो याशिवाय चांगली वाचलेली व्यक्ती लिखाणातही चांगली आहे याचे कारण असे कि त्याच्याकडे समृद्ध शब्द संग्रह आहे आणि त्याच्याकडे चांगल्या कल्पना आहेत कारण वाचन ज्ञान वाढवते आणि सर्जशीलता वाढवते आत्मविश्वास वाढतो आपला आपल्या वाचनामुळे आत्मविश्वास देखील वाढतो

वादविवादाने प्रश्नमंजुषा स्पर्धा मध्ये तसेच मुलाखतीनमध्ये भाग घेण्याच्या बाबतीत तो अधीक चांगला आहे. पुस्तकांमुळे आपल्याला नवीन दृष्टीकोन मिळतो वाचन आपल्याला विविध गोष्टींबद्दल एक नवीन दृष्टीकोन देते लेखकाच्या तसेच पात्रांच्या दृष्टीकोनातून आपण गोष्टी पाहण्यास सक्षम आहोत हे आपल्याला कळते हे जीवनाबद्दल सखोल समज देते जेव्हा एखाद्या समस्येचा सामना करावा लागतो तेव्हा एक चांगला वाचलेला व्यक्ती वेगवेगळ्या कोनातून गोष्टी पाहण्यास सक्षम होईल आणि नंतर निष्कर्षाकडे धाव घेण्या ऐवजी त्यावर कार्य करेल आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे व्यक्तीमत्त्वावर आपला सकारात्मक प्रभाव मिळतो म्हणजे वाचनामुळे आपल्या व्यक्तीमत्त्वावर चांगला प्रभाव पडतो चांगली पुस्तके वाचल्याने व्यक्तीमत्त्वावर सकारात्मक परिणाम होतो जो माणूस चांगला वाचलेला अहिक शहाणा आत्मविश्वास आणि सर्जनशील असेल त्याला नक्कीच उत्तम व्यक्तित्व लाभेल अशा प्रकारे आपण पाहतो कि पुस्तके वाचणे असंख्य फायदे देते हे आपल्याला आत्मविश्वास देते आपले शब्द संग्रह सुधारते आपले वाचन आणि लेखन कौशल्य वाढवते आपल्याला जीवना बद्दल नवीन दृष्टीकोन देते, ज्ञान वाढवते, आपल्याला शहाणे बनवते आणि आपल्या एकूण व्यक्तीमत्त्वावर सकारात्मक परिणाम देखील करते चांगले वाचलेली व्यक्ती आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीकडे पाहते हे झाले वाचनाचे महत्व. परंतु माझे आवडते पुस्तक कोणते? किंव्हा माझ्या जीवनात असे कोणते पुस्तक आहे कि ज्या मुळे मला माझ्या जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत झाली आणि ज्यामुळे मी चांगला व्यक्ती बनू शकलो. आणि माझे आवडते पुस्तक आहे अग्निपंख भारताचे पूर्व राष्ट्रपती आणि भारताचे मिसाईल man म्हणून ओळखले जाणारे doctor ए. पी. जी. अब्दुल कलाम यांचं हे पुस्तक यांचं हे पुस्तक. या पुस्तकात ए. पी. जी. अब्दुल कलाम यांनी त्यांचे आत्मकथांचे वर्णन केले आहे

वडील अगदी नावाडी असताना आपले अवकाश भरारीचे स्वप्न जपण्यासाठी doctor कलाम यांनी जसा परिस्थितीसोबत संघर्ष केला तसाच संघर्ष भारतानेही स्वतःला या अवकाश संशोधन क्षेत्रात प्रगत करण्यासाठी संघर्ष केला दारिद्र, बेरोजगारी आणि आरोग्याच्या समस्या अं अह आव असून पुढे उभे असताना आपण सगळ्यांशी तोंड देत अवक्ष संशोधनात यश मिळवले. या पुस्तकाचा सुरवातीचा भाग जरी doctor कलाम यांच्या जीवनावर असला तरी उर्वरित भाग मात्र भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रातील प्रगती बद्दलच जास्त बोलतो. हे आपल्याला दिसून येते हे पुस्तक doctor कलाम यांचं जीवन आणि भारताची तंत्रज्ञानातील प्रगती या दोघांनाही समांतर घेऊन चालतात आणि दुसऱ्यात महत्वाचा हम्म मुद्धा जो मला यापुस्तकातून शिकायला मिळाला तो म्हणजे हिंदु मुस्लिम ऐक्य. अग्निपंख या पुस्तकातुन प्रत्येक ठिकाणी जाणवणारी गोष्ट म्हणजे हिंदु मुस्लिम ऐक्य होय या पुस्तकात हि ऐक्याची भावना प्रदर्शित करणारे आणि धर्म निरपेक्षतेला प्रोत्साहन देणारे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला एक प्रसंग म्हणजे धनुष्य कोडेतील प्रभू रामचंद्र यांशी निघडीत उत्सव होय या उत्सवात राम मंदिरातील रामाची मूर्ती रामेश्वरम वरुन धनुष्य कुडीला घेऊन जात रामेश्वर आह आणि धनुष्य कुडी यांचा दरम्यान नदी वाहात वाहते हि नदी पार करून मूर्ती पलीकडच्या काटाला घेऊन जाण्यासाठी कलावांच्या वडिलांची नांव वापरली जात असे ते स्वतः मनोभावे त्या कार्यात मदत करीत सोबतच ते आपल्या नावेतून तीर्थांसाठी आलेल्या लोकांना अपसखींत ठिकाणांपर्यन्त पोहचून देत असत आपण सहजच म्हणू शकतो कि doctor कलाम यांनी धर्मसहिष्णुता हा गड त्यांच्या वडिलांकडून घेतला त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्धा तो म्हणजे अध्यात्मिकतेचा सुवर्ण स्पर्श आधुनिकि जग हे विज्ञान आणि अध्यात्मिक गोष्टी यांना एकमेकांच्या विरुद्ध असणाऱ्या गोष्टी म्हणून बगत त्यातही एखादा वैज्ञानिक असेल किंव्हा विज्ञान वादी असेल तर सहसा त्याने देवाच्या अस्थित्वावर त्याच्या महानतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणे हि तर आजची fashion होऊन बसली आहे विज्ञानाची दोन तीन पुस्तके वाहून बरीच मंडळी आपण कसे जगावेगळे आहोत हे ठसवण्यासाठी या धार्मिकतेला, अध्यात्माला विरोध करताना आढळतात मात्र कलाम यांची कहाणी थोडीं निराळीच आहे

त्यांची देवावर असणारी श्रद्धा हि अंधश्रद्धा नव्हती ती अगदी सजक आणि डोळस अशी श्रद्धा आहे त्यांच्या देवावर असणारा या श्रद्धेमुळेच त्यांना जीवनभर अगदी साधेपणाने जगत आले जगता आले. कुठलाही गर्व, ईर्ष्या त्यांच्या मनात निर्माण झाला नाही जे काही माझ्या हाताने घडले, माझ्या हाताने देशाची जी काही सेवा झाली ते सगळं त्या वरच्या करूणाकाराच्या योजनेचा भाग होय

बऱ्याच ठिकाणी पवित्र कुराण मधील बरीच उधं उद्धरणे आली आहेत. सोबतच doctor अब्दुल कलाम यांचे त्यांच्या वडिलांचे स्वामी शिवानंदांशी जलालुद्दीन सोबत होणारे संभाषण हे सारे या अध्यात्मिक कृतीबद्दल निर्देश करतात अशा प्रकारे हे माझे आवडते पुस्तक आहे आणि या पुस्तकात या पुस्तकांमुळे माझ्या जीवनात मी एक सकारात्मक बदल घडवू शकलो

आता travelling च्या बाबतीत लोकांच्या मनात वेगवेगळ्या संकल्पना असतात travelling म्हणजे काही काहीना वाटत की नुसतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हणजे travelling म्हणजे थोडक्यात जागा बदलीकी कि travelling होतं म्हणे काही काहींच्या मनात travelling ची संकल्पना म्हणजे अं गाडीत बसून राहायचं म्हणजे नुसतं गाडीत बसलेला प्रवास याना काय या action ला काही लोक travelling म्हणतात तर काही काहींच्या मनात travelling च्या बाबतीत तितके छान अं संकल्पना असतात ते मलाही आवडतात ते मी इथे ते मी इथे मांडू इच्छितो आहे तर travelling म्हणजे काही काहींना वाटत ते महालही वाटते travelling म्हणजे आपण ज्या जगात राहतो आपण ज्या पृथ्वीतलावर राहतो ते पृथ्वी किंवा जग पूर्णपणे बघणं याला म्हणतात travelling हा माणूस जन्म पूर्ण, हा माणूस जन्म जो मिळाला आहे तर त पूर्ण पृथ्वी explore करण्यात आपण ज्या जगात राहतो ते जगाला पूर्णपणे जाणण्याचा प्रयत्न करण्यात घालवणे म्हणजे travelling जरी हि सुंदर शी कल्पना आहे कि माझ्या मनासारखं व्हावं तर travelling म्हणजे आता आपण अं वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आताची जी संकल्पना आहे तिसरी वाली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जायचं म्हणजे काय कि तिथं जाऊन काय मिळत तर लोकांचे अनुभव मिळतात लोकांचे अं लोक कशी राहतात ते बघायला मिळत ते जाणून घ्यायला मिळतं आता सगळी कडे तर अं messagemessage च तर सारखं सुरु आहे ना तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे तिथल्या प्रांतातील लोक कशी राहतात त्यांची कशी राहणीमान आहे त्याच्यानंतर ते कसे जगतात त्यांचे stratergy काय आहेत त्यांचे problems काय असतात आणि ते त्याच्यावरती मात कशी करतात हे सगळ्या भरपूर गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात त्याच्यामुळे मला हि तिसरी जी संकल्पना आहे कि travelling म्हणजे आपली पृथ्वी आपण ज्या जगात राहतो त्या पृथ्वीला जाणायच म्हणजे travelling हि संकल्पना माझ्या मनाला फार आवडलीये तर आता माणूस जात जी आहे ती सुरवातच माणूस जातीची travelling पासून झाली म्हणजे थोडक्यात आपण जसे आता घरात राहतो तसं आधी नव्हतं माणूस जात सुरवात झाली hunter gatherer पासन म्हणजे तेव्हा त्या hunter gathering नावाच्या जातीला शेती कारण माहित नव्हतं त्याच्यामुळे ते साहजिकच प्राण्यांवरती अवलूंबून राहायचे म्हणजे प्राण्यांना मारून ते खायचे नंतर नंतर no madic म्हणून काहीजण आली मग nomadic म्हणजे काय ते एका ठिकाणी कधीच थांबत नाहीत ते सारखे फिरत असतात आज ठिकाणी होते तर आज एका ठिकाणी असतील तर अजून काही दिवसांनी दुसऱ्या ठिकाणी आता ते का बदलता त्याची ते जागा का बदलतात त्याची कारण बरीचशी आहेत तर म्हणजे नैसर्गिक जे वातावरण असेल ते त्यांचे साठी एका point नंतर चांगलं नाही झालं suppose तर मग ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होऊ शकतात किंवा मग अजून जर शत्रू कुठे तरी असेल शत्रू शत्रू जात असेल कुठंतरी तर मग त्यांच्यापासून लांब जाणण्यासाठी वैगेरे अशी भरपूर कारण मुळे ते स्थलांतरित करतात तर सांगायचं मुद्दा असा आहे कि हे जे nomades असतात जे मी म्हंटले nomadic लोक म्हणजे जे लोक कधीही एका ठिकाणी राहत नाहीत so ते काय करतात कि काही अं तुंबू टाकल्यासारखं काही

काय होत कि ते जे सगळं सामान असत ते त्या गाढवांवरती घोड्यांवरती ते जे जे काही प्राणी सामान वाहण्यासाठी नेलेलं असते त्याच्यावरती टांगून ते जातात so आपली सुरवातच travelling पासन झाले नंतर नंतर जेव्हा माणूस develop झाला. तेव्हा कुठे तो एका ठिकाणी राहायला शिकला तेव्हा मग वस्त्या निघाल्या तेव्हा settelments निघाल्या मग तिकडनं शहरं निघाली मग राज्य निघाली मग देश मग आपण बघतोच आहे आता काय चालू झालाय ते तर हि just एक अं आपली सुरुवातच कशी travelling ने झाली हे सांगायचं होत. आता travelling मध्ये खरच मज्जा आहे खूप कारण main मज्जा काय आहे त्यात कि वाहन वाहन हि एक अशी गोष्ट आहे ना कि जी travelling मध्ये खुप मज्जा आणते म्हणजे वाहन वाहनामध्ये आता माहित आहेच आपल्या सगळ्यांना काय काय येत विमान boat अं two wheelerfour wheeler टांगा, घोडागाडी, बैलगाडी वगैरे वगैरे तर

अं भारीतली एकदम महागडी कार असेल आणि आणि त्याच्यात बसून तुम्ही कुठे जात असाल तर मग तुम्हाला जरी भले प्रवास आवडत नसेल तुम्हाला केवळ त्या गाडीत बसायला मिळतंय म्हणून तुम्हाला ते आवडलं असेल तर अशा वाहन वेगवेगळी नवीन आल्यामुळे काही काही जणांना travelling आवडू शकतं जसं मला विमानात बसायला आवडत विमानात बसायला का आवडत त्याची कारण आहेत एक म्हणजे विमानात बसल्यावरती तुम्ही हवेत असता हे सगळ्यात भारी गोष्ट आहे हे कारण आपण literally अख्ख आयुष्य जमिनीवर काढतो तेवढेच काही तास आपण हवेत काढले तर काय काय वाईट आहे ना जरा थोडीशी मज्जा घेऊया तर मग विमानात बसल्यावरती खिडकीतून खालती बघितल्यावर एकदम छान आपल्याला नजारा दिसतो अं शहरं दिसतात बारीक बारीक building दिसतात असतात मोठ्या पण दिसतात येवढयाश्या जर दिवसा flight असेल तुमची तर flight अशी ढगातून जाते तेव्हा ढग जाताना दिसतात side डन आणि आपण जेव्हा ढगातून जातो ते feeling च एकदम भारी असत कि बाबा आपलं विमान ढगातून चाललंय आणि मग जेव्हा plain उतरतं किवा take off घेतं हे जे दोन क्षण असतात ते तर एकदम म्हणजे अंगावर काटे येऊ शकतात तर अजून कोणतेकोणते असतात रेल्वे रेल्वेमध्ये बसायला सुद्धा मज्जा येते मला

मग आता मला two wheeler सुद्धा आवडते two wheeler का एकदम हवेशीर असतं two wheeler म्हणजे एकदम असं भारी वाटत अं कारण उकडण्याचे काही संबंध नसतो कारण आपण हवेतच असतो

आता हे सगळं हे मी माझ्या बाबतीत सांगितलं हे बाकी वेगवेगळ्या जणांच्या बाबतीत वेगळंहि असेल आणि वेगळं असेलच कारण मानस हि वेगवेगळी आहेत so वेगवगेळ्या जणांना वेगवगेळ्या कारणामुळे वेगवेगळी वाहन आवडतात आणि त्या वाहनामध्ये बसून जायचं म्हणून काही लोकांना travelling आवडतं तर ते एक चांगली गोष्ट आहे पण आता मला सांगा कि एवढ्या travelling च घाट घालायचा कशाला तिथं तर मला इथे एक basically निसर्गरम्य ठिकाणचे travelling ह्याच्याबद्धल बोलायला आवडेल निसर्गरम्य ठिकानि जायचं म्हणजे काय कि आपल्याला शांतात मिळेल जिथं गाड्या नसतील जिथे गाड्यचे आवाज नसतील तिथं गाड्या नसतील तर त्यांनी केलेलं वायू प्रदूषण नसेल अश्या ठिकाणी जाऊन चार क्षण निसर्गा सोबत घालवणे म्हणजे मला म्हणजे याला मी travelling म्हणतो माझ्या हिशोबाने म्हणजे हि माझ्या माझी स्वशांतता असते तची वाटाचीन्ह आहेत ती फक्त मी माझ्या पुरातच लागू करतो तर निसर्गरम्य ठिकाणी का जायचं निसर्गात काय काय असते माती असते हवा असते शुद्ध आता आपलं शरीर जे आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आपल्याला माहित आहे पंचमहाभूत म्हणजे कोण आग, तेज, वायू, पृथ्वी, आणि आकाश आता ह्याच्या मधाळ पृथ्वी तत्व जे आहे याचा अर्थ माती किंवा जमीन म्हणजे tiles नाही बर का घराच्या tiles नाही proper माती तर जेव्हा आपण पंचमहाभूतांमध्ये म्हणजेच निसर्गात जाऊन येतो तेव्हा आपल्या मनाला एक प्रकारचा freshness येतो एकदम fresh वाटायला लागतं त्याच्यामुळे ह्या freshness ने काय होत कि आपण जे काही काम करत असू ते आपण दुप्पट वेगाने करू शकतो म्हणजे काय आपली productvity वाढते so हा एक प्रचंड उपयोगी फायदा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही प्रमाणात जर मानसीक अं त्रास असतील म्हणजे विचार खुप येत असतील किंवा कोणत्या हि प्रकारची मानसिक त्रास असतील छोटे मोठे तर ते निसर्गात जाऊन कमी होतात त्याच कारण असं आहे कि परत तेच कि आपण निसर्गाशी संपर्क जेव्हा ठेवतो माणसाचं शरीर जेव्हा निसर्गाशी संपर्क ठेवत तेव्हा naturally च काय होत कि थोडे फार प्रमाणात जे रोग असतात किंवा त्याचे ते effect असतात ते कमी व्हायला लागतात तर हा एक प्रचंड मोठा फायदा आहे निसर्गात फिरण्याचा म्हणूनच मला जंगल सफारी किंवा campain अशे ठी असे गोष्टी आवडता जंगल सफारी मला specially आवडते त्याचा कारण असं आहे कि जंगल सफारी मध्ये तुम्हाला नुसताच निसर्ग नाही प्राणी पण बघायला मिळतात रोज आपण माणूस माणूस अं काय म्हणताय त्याला मानसामांध्येच असतो नेहमी मानवांमध्येच असतो आपण जर आपण जंगल सफारी केली तर आपण त्या निम्मिताने थोडंसं जंगलात पण जाऊ शकतो तर जंगल सफारी मला त्या कारणामुळे खुप आवडते मी लहानपणी रंथपूरला पण जाऊन आलो होतो एकदा तर कर्मचारी वर्ग किंवा जी लोक काम करतात जे लोक ते पैसे कमवतात त्यांना विशेष travelling आवडत नाही त्याच कारण अस आहे कि आता जसं कि आठवडाभर डोकं वापरून वापरून थकलेले असतात मग परत काही तरी शनिवार रविवार मिळाल्यावरती आराम कारायचा सोडून जर घरचे म्हणायला लागले कि trip plan करु तर ते trip plan कारण पण काय सोपी गोष्ट नाही आहे नाही का trip plan कारण म्हणजे केवठ्या गोष्टी आलाय त्याच्यात hotel बघणं परवडणारी hotel बघणं जागा बघणं main म्हणजे अं नैसर्गिक वातावरण आहे weather condition climate जे आहे ते आपल्याला झेपणार आहे का पचणार आहे का त्या सगळ्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामुळे कर्मचारी वर्ग टाळतो जाण्यासाठी आणि हे साहजिक आहे म्हणजे कारण कि ज्या भरपूर काम केल्यावरती कोणालाही वाटत कि आता शनिवार रविवार आलाय तर आपन जरा weekend ला छान हे काढू झोप काढू वैगेरे पण तरी मला असं वाटत कि कितीही जरी कामाचा pressur असाल तरी वर्षभरात निदान एक किंवा दोन long trips करून यायला पाहिजेत त्याच्याने खरंच फायदा होतो शरीराला आपण छान जगात राहतोय याच feeling येत आणि जगात राहतोय असं feeling असल्यावर कायमच ते खूप आनंद देणार असतं असं मला वाटत मला हि खुप फिरायचं आहे आयुष्यात